मासिक धर्म चालू होतो. शरीरातून शरीराच्या योनी मार्गातून अह शरीरातलं अह रक्तस्त्राव, पाच दिवस रक्तस्त्राव होत असतो. अह मग ह्या सगळ्या घटना त्या मुलींसाठी नवीन असतात. तर नक्कीच हा बदल आपल्या शरीरामध्ये का घडून येतोय, हे सांगणारा एक योग्य व्यक्ती त्यांचा आयुष्यामध्ये असणं गरजेचं असतं. मग तो कोण दादा असेल, दीदी असेल, ताई असेल, आई असेल. कोणीही असेल पण एक अह एक योग्य मार्गदर्शक की अह आपल्या शरीराची मुलगा आणि मुलगी हा भेद का आहे. आपल्या शरीराची रचना अशी का आहे? मासिक धर्म फक्त मुलींना का येतो? मुलांना का येत नाही. हे समजून सांगणारं एक मार्गदर्शक ह्या वयामध्ये मुलींना मिळणं गरजेचं असतं.

तर मला असं वाटतं कि ह्या गोष्टी अह ह्या साठी अह awareness पालकांमध्ये पण अह जागृती पालकांमध्ये जागृती निर्माण करणं पण गरजेचं आहे. कि ह्या अवस्थेमध्ये मुला-मुलींना समजून घेणं फार गरजेचं असतं. त्याच बरोबर अह ह्या अवस्थेमध्ये अह किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलींना जी काही मासिक पाळी येते. त्या अवस्थेमध्ये मुलींना योग्य अह pad ज्याला पण म्हणतो मासिक धर्मासाठी वापरले जाणारे pad. बऱ्याच अजून सुद्धा वस्ती पातळीवर किंवा गावामध्ये फडक्याचा वापर केला जातो. ज्याच्यामुळे अनेक अह रोग मुलींना,

आज महिलांमध्ये, मुलींमध्ये आढळतेय. म्हणजे पंचवीस वर्षापासून सुद्धा अह ह्या cancer च प्रमाण वाढलेलं आहे. म्हणूनच आता सरकार ने अह अह ह्या cancer वरची अह एक प्रतिरोधक लस सुद्धा शोधून काढलेली आहे. अह जी अह private hospital मध्ये even, government hospital मध्ये देणं सुरु केलेली आहे. त्यामुळे ह्या अह ह्या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलींना मासिक धर्म अह ध अह धर्मासाठी ज्या काही, जे काही उच्चप्रतीचं pad उपलब्ध आहे बाजारामध्ये. ते उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, शाळेमध्ये सुद्धा हे हे pad घेण्याचे machines लावलेले आहेत. खूप कमी आणि अल्प दरामध्ये ह्या machines उपलब्ध आहे. ह्यांच्यामध्ये ह्याचातून मुलींना एक उत्तम दर्जाचे pads अह दिले जातात. तर मला अं तर मला वाटतं कि अह मुलगा आणि मुलगी ह्या दोघांच्या ज्या काही शारीरिक अवस्था अं अवस्थांमध्ये जे काही बदल होतात. ते योग्य पद्धतीने समजून सांगणं हे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. अह त्याबरोबर, अह हा झाला शारीरिक बदलाचा विषय. दुसरा विषय जेव्हा आपण अह घेतो. अह तो म्हणजे मानसिक बदलाचा. ह्या अह ह्या age मधली मुलं, एका अह एका नाजूक वळणावर असतात. म्हणजे अह अह ह्या वयामध्ये एकमेका म्हणजे एक अह विरुद्ध लिंगाप्रती आकर्षण निर्माण निर्माण होत असतं मुलं-मुलींमध्ये. म्हणजे मुलांना मुली तर मुलींना मुलं. आवडा आवडण्याची प्रक्रिया सुरु असते. जे नैस निसर्ग, नैसर्गिकरित्या हि आलेली भावना असते. ह्यांच्यामध्ये काही गैर आहे असं अह असं नसतं. पण हि एक नैसर्गिक अह अं भावना असते कि मुलांना मुली आणि मुलींना मुलं आवडून आवडू लागतात. पण अह अश्या stage मध्ये अह काही चुकीच्या गोष्टी अह किंवा अह काही अह मैत्रीलाच प्रेम समजून प्रेम समजून अह काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत. म्हणून आपल्याला मैत्री आणि प्रेम ह्याचा ह्या विषयी सुद्धा मुलं-मुली बरोबर, ह्या वयातल्या मुला-मुलीं बरोबर बोलणं खूप गरजेचं आहे मैत्री म्हणजे काय किंवा प्रेम म्हणजे काय. एखादी आवड, एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे काय? किंवा किंवा आपल्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणजे काय? किंवा प्रेम असणं म्हणजे काय? प्रेमाचं प्रेमाचं नातं असणं म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टींवर मुलां बरोबर मुलां-मुलीं बरोबर चर्चा होणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो कि सातवी आताच्या पाचवी, सहावी, सातवी, आठवीमध्ये गेलेली मुलं प्रेम प्रकारामध्ये अडा अडकतात. माझं हिच्यावर प्रेम आहे. त्याच त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि त्याच्यातनं आत्महत्याचं प्रमाण आपण बघतोय, ह्या तरुण वर्गामध्ये प्रेमामध्ये आलेलं अपयश ह्या विषयाला घेऊन अत्य अत्यंत कोणीतरी अह railway खाली जातंय. कोणीतरी अह घरावरनं उडी मारतय. हे सगळे प्रकार आपल्याला दिसतंय. आपण ह्याला आता आता face करतोय सगळेजणं So हे प्रमाण कमी होण्यासाठी, ह्या वयातल्या ह्या भावनांना कशापद्धतीने आपण handle केलं पाहिजे, हे मुलांना आणि मुलींना समजावलं पाहिजे. ह्याच्यावरचे प्रशिक्षण कार्यक्रम झाले पाहिजे. असं मला वाटतं, कारण अं कारण हि एक भावना आहे. कोणीतरी आपल्याला आवडणं ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. पण ती आवड आपल्याला कशी अह कशी त्या आवडी अह कशी handle केली पाहिजे. त्याच्यामध्ये किती गुंतलं पाहिजे? आणि आपल्याला कसं, त्याच्या मधनं सुरक्षितपणे बाहेर पडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी अह मुला-मुलींना समजून सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मुलं-मुलीं सोबत छान उपक्रम राबवता येतील. त्यांच्याशी बोलता येतील. मुलांना मैत्री हि संकल्पना समजून सांगता येईल. प्रेम हि संकल्पना समजून सांगता येईल. ठीक आहे, एखादी व्यक्ती आवडते. पण अह आपल्याला अह प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये

गोष्टींना घेऊन गप्पा मारल्या पाहिजे. की आपल्या आयुष्यच प्राधान्य काय असलं पाहिजे? की एखादी मुलगी आपल्याला आवडते. एखादा मुलगा आपला आपल्याला आवडतो इथपर्यंत ठीक आहे. पण ते आपलं प्राधान्यक्रम आता असू शकत नाही. तर ती एक गोष्ट अह अं एक भावना म्हणून आपण ठीक आहे. समजू शक शकतो, पण त्याच्यामध्ये पूर्ण आपलं आयुष्य आपल्याला गुंतवायचं नाही आहे. तर आपल्याला आपलं आयुष्याचं प्राधान्यक्रम ठरवायचं आहे. मैत्री असणं ठीक आहे, पण मैत्री बरोबर अह सध्या आपण आपल्या अभ्यासाला प्राधान्य द्यायचं. तिथून आपल्याला वरच्या अह गटात जायचंय. वरच्या गटातून आपण आपल्याला आवडत्या course कडे जायचंय. तिथून आपल्याला पायावर उभं राहायचं आहे. आणि मग आपण प्रेम आणि लग्न ह्यासगळ्या गोष्टी कडे बघायचं आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही पायऱ्या असतात. त्या पायऱ्या पार करूनच आपल्याला पुढे जायचं असतं. अचानक उडी घेतली तर आपण खड्ड्यात पडणार हे मुलांना समजावलं पाहिजे. आहिल्या बाई होळकर यांचे जीवन चरित्र आहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर स्त्री शक्ती किती महान आहे, ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला मिळेल. जीवनात कितीही संकटे तरी पण कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातून शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानली नाही, त्यामुळेच भारत सरकारने त्यांचा सन्मानही केला, त्यांच्या नावाने टपाल तिकीटही काढण्यात आले आणि आज त्यांनी अहिल्याबाई यांच्या नावाने पुरस्कारही दिला जाते.

मृत्यू झाला त्या दिवशी भाद्रपद कृष्ण चतुर्दशी होती. आहिल्याबाई कोणत्याही मोठ्या जड जागेच्या राणी नव्हत्या त्यांचा कार्यक्षेत्र तुलनेने मर्यादित होता. तरीही त्यांनी जे केले ते थक्क करणारे आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर या भारतातील माळवा राज्याच्या मराठा होळकर राणी होत्या. अहिल्याबाईंचा जन्म आहिल्याबाईचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर अहमदनगर, महाराष्ट्रातील चोंडी गावात झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे हे त्यांच्या गावचे पाटील होते. त्या काळी स्त्रिया शाळेत जात नव्हत्या, पण अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवलं. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर सतराशे चोपन्न च्या कुंभेरी युद्धात शहीद झाले. बारा वर्षांनंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले. एका वर्षानंतर, तिला माळवा राज्याची सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. तिने

आपल्या सैन्याचा सेनापती म्हणून नेमले. राणी अहिल्याबाईंनीही आपल्या राज्यात महेश्वर आणि इंदूरमध्ये अनेक मंदिरे बांधली होती. यासोबतच त्यांनी लोकांना राहण्यासाठी अनेक धर्मशाळाही बांधल्या, गुजरातमधील द्वारका, काशी विश्वनाथ, वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपद मंदिर आणि बैजनाथ या प्रमुख तीर्थक्षेत्राच्या आसपास त्यांनी या सर्व धर्मशाळा बांधल्या. मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पाहून त्यांनी सोमनाथमध्ये शिवमंदिर बांधले. ज्यांची हिंदू आजही पूजा करतात. हिंदू राज्याचे संस्थापक महाराज मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी तिचा विवाह झाला. अहिल्याबाईंना सतराशे पंचेचाळीसमध्ये एक मुलगा आणि तीन मुलांनी, मुलगी झाली. तीन वर्षांनी मुलगी झाली. मुलाचे नाव मालेराव आणि मुलीचे नाव मुक्ताबाई. कुशलतेने पतीचा अभिमान जागृत केला. काही दिवसातच खंडेराव आपल्या थोर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चांगला शिपाई बनला. मल्हाररावांनाही पाहून त्यांचेही समाधान झाले. ते सुनेला व सून अहिल्याबाईंनाही राज्यकारभाराचे शिक्षण देत असत. तिची हुशारी पाहून हुशारी पाहून तो खूप खुश झाला. मल्हाररावांच्या हयातीत त्यांचा मुलगा खंडेराव सतराशे चोपन्न मध्ये मरण पावला. त्यामुळे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर

त्यांची गणना आदर्श राज्यकर्त्यांमध्ये केली जाते. तो त्याच्या औदार्य आणि उदारतेसाठी ओळखला जातो. त्यांना एकुलता एक मुलगा होता, मल्हारराव जो सतराशे सहासष्ट्ट मध्ये मरण पावला. सतराशे सदुसष्ट मध्ये आहिल्याबाईंनी तुकोजी होळकरांना सेनापती म्हणून नियुक्त केले. आहिल्याबाई होळकर यांचा जन्म व बालपण इसवीसन सतराशे पंचवीस सालचा तो दिवस प्रभात काळचा सूर्यकिरणाने सूर्य सुवर्णक्रांतीने झकाळत होता.

सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदोत्सवाचे तेज झळकत होते. सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात होता. सगळीकडे अद्‌भुतरम्य दृश्य पहावयास मिळत होते. नेहमीपेक्षा त्या दिवसाचे महत्त्व अधिक होते, कारण तो दिवस उजेडला त्याच दिवशी भारतामध्ये पुढे घडणाऱ्या वैभवशाली इतिहासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या दिवसाचे सोनेरी किरण म्हणजे देशाच्या वैभवशाली इतिहासाचे सोनेरी पानच होते. तो दिवस म्हणजे भविष्यकालीन सुप्रसिद्ध ऐतिहासिक घटनांची नांदी होता. कारण त्या दिवशी एका महान कर्मयोगिनी ने या भूतलावर जन्म घेतला होता. मराठवाडा विभागातील चौंडी हे एक गाव. गाव तसं छोटंसंच, पण नाना प्रकारच्या वनस्पतींनी आणि लहान मोठ्या टेकड्यांनी नटलेले रमणीय आणि मनमोहक. जणू काही निसर्गाने आपल्या सहस्र बाहूंनी त्या गावाला सौंदर्य प्रदान केले होते. आणि सात्विक आचरणाची मानववृत्ती मनोवृत्तीचे आदर्श गृहस्थ श्री मानकोजी शिंदे, आपल्या पत्नी सौ सुशीलाबाई शिंदे यांच्यासहित रहात होते. त्या वेळेस चौंडी गावची पाटीलकी त्यांच्याकडेच होती. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. गावचा कारभार ते उत्तमरीतीने हाताळत असत. मानकोजी शिंदे हे स्वतः धार्मिक वृतीचे गृहस्थ होते. सुशीलाबाई शिंदे या धार्मिक, विनयशील, ज्ञानी त्याचबरोबर आदर्श कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या. पूजाअर्चा करणे, पोथ्या वाचणे, कीर्तन तसेच भागवत सप्ताहात सहभागी होणे, गोरगरिबांची दुःखे दूर करून त्यांना मदत करणे, असा त्यांचा नित्यक्रम होता. इसवीसन सतराशे पंचवीस साली अशा या आदर्श गृहस्थाश्रमींच्या उदरी एक कन्यारत्न जन्मास आली. या बाळाचे नाव अहिल्या ठेवण्यात आली. बाल अहिल्या दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन लागली होती. दिवसा मागून दिवस जात होते. बाल अहिल्येने शिशु अवस्थेतून बाल्यावस्थेत पदार्पण केले होते. मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असूनदेखील ते विद्वान आणि दूरदर्शी गृहस्थ होते. त्या काळामध्ये म्हणजे इसवीसनाच्या अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यातच चौंडी हे तर छोटंसं खेडेगाव. तिथे शाळेची देखील व्यवस्था नव्हती. मुलांच्या शिक्षणाचा फार बिकट प्रश्न होता. त्या काळच्या समाजामध्ये शिक्षणाविषयी प्रेम, आस्था व जागृती झालेली नव्हती. त्यातच मुलीला शिक्षण देणे म्हणजे त्या समाजाला अमान्य बाब होती. अशा बिकट परिस्थितीमध्ये मानकोजी शिंदे यांनी बाल अहिल्येला शिक्षण देण्याचे ठरविले. अहिल्येच्या शिक्षणाची त्यांनी घरीच व्यवस्था केली. तिच्या अभ्यासात ते नियमित लक्ष देत होते. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती घडत असतात. मुलांच्या जीवनाला आकार देण्याची, घडविण्याची सर्वांत मोठी जबाबदारी ही त्याच्या मातापित्यांवर असते.

त्यांना जगद्निर्माता परमेश्वराने आपल्याला दान स्वरूपात प्रदान केलेले आहे. म्हणून सत्कार्यासाठीच त्यांचा उपयोग करून घेण्यातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण आहे. म्हणून बालकांचे जीवन एक आदर्श जीवन करणे हे आपणा सर्वांचे परमकर्तव्य आहे, परंतु मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फारच वेगळा आहे. आपण त्यांना आपल्या सुखाचे भांडार

त्यांना सुखीसमाधानी ठेवून त्यांच्या उपजीविकेच्या योग्य त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या लायक बनवण्यातच आपल्या संपूर्ण कर्तव्याची इती समजतो. आपण त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना जागृत करून वाव देण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. परिणामी मुलांचा विकास खुंटतो आणि राष्ट्राची त्याचबरोबर संपूर्ण मानवजातीची हानी होते. वास्तविक पाहता बालवयातच मनुष्याचे संपूर्ण जीवन प्रतिबिंबित झालेले असते. बालवयात त्याच्यावर होणारे संस्कार हे टिकणारे असतात. म्हणून बालवयात त्यांच्यावर सुसंस्कार करायचे प्रय प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. याच वयामध्ये त्याच्यातील सुप्तक्षमता जागृत होतात. ज्ञानग्रहण करण्याची क्षमता याच वयामध्ये वाढीस लागते. मानवाच्या आदर्श जीवनाची बीजे याच वयात रोवली जातात. ज्यांच्यातील सुप्त शक्ती प्रकट करण्यास वाव दिला जातो, तीच मुले यशस्वी होतात. कारण मूल अनेक मुले जन्मास येतात, परंतु उच्चावस्थेत फारच मोजकी मुले गेलेली आपण पाहतो. हे सर्व मानकोजी शिंदे जाणून होते. कारण अहिल्यामातेचे जीवन घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बालवयात मुले आचरणशील असतात. मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे ही धार्मिक मनोवृत्तीचे असल्यामुळे घरामध्ये धार्मिक कार्य होत होते. पूजाअर्चा, कीर्तन, प्रवचन, पोथीपठण आदी धार्मिक कार्य सुरू असत. त्याचबरोबर दीनदुबळ्यांच्या प्रति प्रेमभाव व गोरगरिबांना मदत करीत होते. हे सर्व सत्कार्य करत असतांना बाल अहिल्या आपल्या मातापित्यांबरोबर असत व त्याही कार्यक्रमात सहभागी होत. जे पाहिले ते आत्मसात करून आचरणात ठसवत होत्या. बालवयातच त्यांच्यावर सात्त्विक आणि धार्मिक सुसंस्कार घडवले गेले होते. म्हणूनच पुढे त्यांचे जीवन ‘यावश्चंद्र दिवाकरौ’

होळकरशाहीची स्थापना मल्हारराव होळकर हे होळकरशाहीचे प्रमुख संस्थापक होत. त्यांचा जन्म इसवीसन सोळाशे त्र्याण्णव साली रामनवमीच्या शुभमुहूर्तावर झाला. त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी होळकर, तर आईचे नाव जिवाई होते. खंडोजी होळकर हे गावपाटलाचे मदतनीस म्हणून काम पाहत होते. होळकर हे पुण्याजवळील होळ या गावचे राहणारे, म्हणून त्यांना होळकर नाव पडले. मल्हाररावांच्या जन्मानंतर केवळ तीन वर्षातच त्यांचे वडील खंडोजीराव होळकर निवडले बाळ मल्हारराव हे एकूण हे त्यांचे एकुलते एक अपत्य होते. खंडोजीरावांच्या मृत्यूने माता जिवाईवर दुखाचा डोंगरच कोसळला. चोहीकडे अंधारच अंधार पसरला होता. बाळ मल्हारला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माता जिवाईवर पडली होती.

आपल्या गैर करण्याचा खटाटोप सुरु केला होता. हे सर्व काही घडत असताना माता जिवाईला बाळ मल्हारसहित तेथे राहणे पूर्णत असुरक्षित आणि धोक्याचे वाटू लागले होते एकतर तेथे बाळ मल्हारचा सांभाळ करणे कठीण होते आणि त्याच्या जीवितालादेखील धोका होता. म्हणून माता जिवाईने आपल्या भावाकडे तळोदा गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि लहानग्या मल्हारला घेऊन त्या मल्हारच्या मामाकडे तळोद्याला गेल्या. तळोदा हे खानदेशामध्ये आहे. तेथे मल्हारचा मामा भोजराज हा पेशव्यांचे सरदार कंठाजी कदम बांडे यांच्या पदरी पन्नास घोडेस्वारांचा नायक होता. रक्ताचे अतूट नाते असलेल्या आणि राखीच्या बंधनाने बांधलेल्या भाऊरायाने आपल्या बहिणीस आश्रय देऊन बाळ मल्हारचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. जसे -जसे दिवस जात होते तसा मल्हार मोठा होत होता. मल्हार जाता आठ भरत मोठा झाला होता. मामाने मल्हारकडे मेंढ्या चारावयाचे काम सोपवले. बाळ मल्हार सकाळी उठून स्नानसंध्या आटोपून मेंढ्या चारावयास शेतात जात असे आणि तिसऱ्या प्रहरी मेंढ्या घेऊन पुन्हा घरी येत असे. असा त्याचा नित्यक्रमच बनला होता. हे चालू असतांना मल्हारच्या जीवनाला कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण घटना घडली. ती अशी – एके दिवशी बाळ मल्हार नेहमीप्रमाणे मेंढ्या घेऊन शेतात गेला असता दुसऱ्या प्रहरी वामकुक्षी घेण्यासाठी एका झाडाखाली आडवा झाला. थोड्याच वेळात तो निद्रित निद्राधीन झाला. बाळ मल्हार जेथे झोपला होता तेथेच शेजारी एक बीळ होते. काही वेळाने त्या बिळामधून नागराज बाहेर आले व मल्हारच्या डोक्याजवळ वेटोळे करून आपला फणा काढून डोक्यावर धरला. काही वेळानंतर मल्हारची आई जिवाई मल्हारचे दुपारचे जेवण घेऊन तेथे आली. समोरचे दृश्य पाहून त्या माऊलीची तर भीतीने गाळणच उडाली. माता जिवाई तशीच मागे फिरली व झपझप गावात येऊन तिने पाहिलेली हकिगत भावाला सांगितली. गावातील काही माणसे बरोबर घेऊन ती शेतात पोहोचली. समोरचे दृश्य पाहून ती माणसे अवाक्च झाली. समोर माणसांची गर्दी झालेली पाहून नागराजांनीही आपल्या बिळात प्रस्थान केले. या घटनेमागे अनेकांनी तर्क-वितर्क लावले परंतु मल्हारच्या आईचे काही समाधान झाले नाही. अखेर तिने एका ब्राह्मणाला विचारले असता ब्राह्मणाने तिला सांगितले, ‘‘बाई, तुझा मुलगा फारच भाग्यवान आहे. तो स्वपरा स्वपराक्रमाने प्रमाणे पृथ्वीपती होईल आणि एका पृथ्वीपतीची आई म्हणून तुला प्रसिद्धी मिळेल. ’’.

नंतर थोड्याच दिवसात माता जिवाईचे निधन झाली. मल्हार ज्या शुभदिनी घोड्याच्या पाठीवर चढला तो जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याने घोड्याची पाठ सोडली नाही. हातामध्ये तळपणारी तलवार घेऊन पुण्यापासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अटकेपर्यंत स्वपराक्रमाने साम्राज्य प्रस्थापित करून आपले नाव अजरा अजरामर केले. अतिसामान्य परिस्थिती जन्माला येऊन मेंढपाळ मल्हार प्रजापाल झाला आणि भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून इतिहासाची गौरवशाली आणि सामर्थ्यशाली परंपरा

बाल, अहिल्याबाई होळकर यांचा गृहस्थाश्रमात प्रवेश मल्हारराव होळकर यांनी द्वारकाबाई आणि बनाबाई व गौतमीबाई अशा तीन बायका होत्या. इसवीसन सतराशे पंचवीस मधे गौतमीबाईंच्या उदरी एक पुत्र एक पुत्ररत्न जन्मास आली. त्याचे नाव खंडू ठेवण्यात आली. खंडू हा मल्हाररावांचा एकुलता एक मुलगा होता. दिवसा मागून दिवस जात होते. खंडू हळू- हळू मोठा होत होता. बालपणापासूनच तो हट्टी, भांडखोर होत, हट्टी, भांडखोर आणि चिडखोर स्वभावाचा होता. त्याला राज्य कारभारामध्ये जरादेखील स्वारच नव्हती. खंडू जसजसा मोठा होऊ लागला तशी त्याला दुर्दे दुर्गती लागू जडू लागली. अतिशय खर्चीक आणि उधळेपणाची वृत्ती असणाऱ्या आपल्या एकुलत्या एक खंडूला मल्हाररावांनी समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्याच्यावर काहीदेखील इष्ट परिणाम झाला नाही. उलट त्याचे वेडे चाळे कमी न होता उत्तरोत्तर वाढतच राहिले. अशावेळी खंडूचे लग्न करण्याचा मल्हारराव विचार करत होते आणि खंडूही लग्नाला साजेसा झाला होता. आपल्या दुर्व्यसनी मुलाला इष्ट मार्गावर आणील अशा सुनेच्या ते शोधात होते. तो काळ अत्यंत धामधुमीचा होता. लढायांचे सत्र सर्वत्र चालू होते. मल्हाररावदेखील काही कारणास्तव उत्तर हिंदुस्थानची सफर करून चालले असता चौंडी या गावी रात्र झाली. त्या दिवशी चौंडी येथेच मुक्काम करून नंतर पुढे प्रयाण करण्याचा त्यांचा बेत ठरला. चौंडी येथेच त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह तळ ठोकला. रात्र उलटल्यानंतर

Hello साहिल sir.

Sir तुमच्याकडे काही job आहे का आपल्याला? हा मी job शोधत आहे. आपल्याला shop job अं ची गरज आहे. तुमच्याकडे काई jobs वगैरा काई आहे का sir आपल्याला? माझं graduation सगळं काही complete झालेलं आहे. Typing MSCIT tally सगळंच संपूर्ण झालेलं आहे माझं. Graduation पण complete आहे sir. तर sir आपल्याला काई job भेटन का? हो भेटंल ना sir इकडे चालुय, पोलीस भरतीपण चालुय. police भरतीला पन्नास मुलं पाहिजेय इकडे. आजूक, औरंगाबादमध्ये नाई का शेंद्रा आह शेंद्रामध्ये दोन-तीन कंबंद्या companies मध्येपण चालुये कामाची भरती. तिथं जाऊन बघा तुम्ही. आजूक, अं इथं पण चालूय, आपल्या नगरमधी. तिथं पण बघा तिथं पन्नास हजार payment चालुय सध्या, नवीन मुलाला. Sir काई salary त्याचं काई सांगू शकता का आपल्याला sir? किती salary भेटणार monthly? काय package आहे त्याचं? किती-कितीपर्यंत आपली salary जाऊ शकते? salary वाढू शकत आहे का आपली? काम केल्यावर आपल्या performance वर आपली salary वाढू शकते का sir? असं कोणतं काम आहे का ते सांगा sir आम्हाला. हो sir मी बघून गेलोय एक दोन अह एक-दोन जागा. तिथं काम salary होती. ते सांगू लागले होते monthly आठ हजार-नऊ हजार. ती इतकी छान नोकरी नव्हती, बघून आलो मी.

आपलं औरंगाबादमधी पण हे पंचवीस-तीस हजार चालूय इकडे.

हो sir नऊ घंटे ची job आहे ती. सं अं सकाळी जायचं सह सहा वाजता, दुपारी यायचं तीन तीन-चार वाजता. Overtime चे पण पैसेय sir तिकडे. Overtime करायचा एक घंटे चे शंभर रुपये-दीडशे रुपये. Monthly जाते आपल्याला payement तीस हजार-पस्तीस हजार. चांगलं काम आहे बघून आलेलोय sir मी. तिथं documents देऊन आलेलो आहे मी. आता sir चा येणारे reply काय सांगत ते. तर sir ते address ते सांगू शकता का, आपल्याला ते कुठंय job सध्याला? तर मी sir माझं ते biodata send करतो तुम्हाला मंग ते. तुम्ही ते company मध्ये apply करसाल का? माझ्या मला job ची भरपूर गरज आहे. मी सध्याला घ अं घरीच बसलेलोय. मला कामाची आवश्यकता आहे. Sir तुमच्याकडे documents send कारण टाकू का मी? हो sir ते पण चालेन. तुम्हाला माहितीय का sir आता सध्याला online work पण चालू आहे. Online वरती पण payment आपल्याला येऊ लागलीय दहा-पंधरा हजार रुपये. ते पण चांगलंय ते पण try करून बघा तुम्ही.

हो sir ते आमचे एक sir हे, त्यांनी आम्हाला लावलेलं हे काम घरी बसून पण आणि कामही करू लागले. अं माझा असा विशा विचार होता का हे पण काम करायचं, company पण काम करायचं. हे पण payment ते पण payment. Sir ते sir work from home ची काय payment आहे monthly? ते कामचं timing ते काय मला सांगा न sir ते. मग आपुन, तुम्ही सांगितल्यावर मी ते कामला हो म्हणू.

केलं ते काम आता अं एक वर्ष झालं मला करता-करता. आता मला बाहेरचं पण करायचंय आणि हे पण करायचंय. जास्त पैसे कमवायचेय. पुढे काहीतरी करायचंय आता. अरे! side earning आहे का sir? आपण घरी बसून आपल्याला काही गरजेचे पैसे. Sir ते रातच्याला timing काय आहे त्याचं? आपण रातच्याला करू शकतो का? त्याला laptop काई computer आपल्याला पाहिजे का असं? काई आहे का असं job मध्ये requirement त्याची? ते पण सांगा ना मला sir. तसं माझ्याकडे laptop हे एक. घरी WiFi पण आहे. हो sir laptop, computer आजूक WiFi तुमचं net पण चांगलं पाहिजे. आजूक रात्रीपण करू शकता ते काम. असं काई नाई, तुम्हाला जव्हा time भेटलं तव्हा करा. Company पण करू शकतं. हे online पण करू शकतं. तुम्हाला काही अडचण नाहीये. ना याच्यामधी काई गोलढाल होणार payment सध्या time ला time भे अं भेटतील. आजूक, चांगलं काम हे sir. तुम्ही करू शकता. बाहेरचं पण करू शकता हे पण कर शकतो. आजूक, म्हणजे तुम्हालापण जास्त पगार येणार, हे येणार. याची पंचवीस-तीस हजार, बाहेरची पंचवीस-तीस हजार. पन्नास-साठ हजार monthly payment येणार तुम्हाला sir.

तर sir हे payment का आपल्याला online आपल्या account मध्ये भेटेल का? का आपल्याला cash through भेटन? याचं काई सांगू शकता का तुम्ही payment चं? हो sir महिना अं महिना झाल्यानंतर आपल्या account मधी येऊन टाकती. येऊन जाती payment. आपण जितकं काम केलं, जितकं वेळ दिलं ते कामाला, तितकं आपल्याला payment येती. आजूक महिन्याला महिना payment येती. तारीखला-तारीख. एक दिवस पूर्ण आगी नाई. पुढे नाई, मागे नाई, काही नाई.

हो sir याच्यामधी bonus पण भेटतो तुम्हाला. याच्यामधी penalty पण लागते, तुम्ही काई चुकी केली, मंग तुम्हाला चुकीची ते penalty लागेन. चुकीचं नाई ते तर सोडून द्या आगर तुम्ही त्यांनी sir ने target देलं ते target तुम्ही पुरे तुम्ही पुरे नाई केली, त्याचं पण तुम्हाला penalty लागतं monthly month. तर sir हे job ची करून करू शकतो मी हे, तर मला याचं काय contact number ते whatsapp वर send करा मला त्याचं. Sir ला मी बोलू मग हे job चं हे सांगतो तुम्हाला मंग. मला करायचं आहे job चं. सध्याला मला भरपूर गरज आहे. मी सध्याला घरीचं बसलेलोय. मला कामाची लय आवश्यकता आहे. तर मला तुम्ही किती अं दोन-तीन job चं requirement send करता का मला whatsapp वर तुम्ही sir? हो sir तुम्हाला मी दोन-तीन job चं अं टाकून देतो whatsapp वर. हे पन online job करून बघा sir. छान job आहे. आजूक

चालेल sir तर sir ते आपल्याला ते लांब तर नई पडणार ना यायला-जायला? काई अडचण येणार नाई job साठी अशी job शोधा ना तुम्ही माझ्यासाठी. कसंय travels करताना मला काई अडचण यावं नाई. अशी job चं requirement send करा मला त्याला. हो sir एक जवळचं काम आहे. अं त्याची payment बघा आह पंधरा-वीस हजार रुपये आहे. काम पण अं सोपं आहे sir. ते बघा तिथं तुम्ही जाऊन काय आहे, काय नाई. तर sir ते जवळचं आहे का आमच्या address च्या जवळ? आम्ही सध्याला औरंगाबादमधी राहतो. तर sir ते तिथंच आहे का ते job चं address हो sir औरंगाबादमधी ते पंधरा-वीस हजार रुपये अं पगार गिरनार तुम्हाला. तिथं जाऊन बघा तुम्ही. शेंद्रा माहितीय ना तुम्हाला? तिथं जाऊन बघा. Okay sir शेंद्राजवळ आहे का हे address? आणि त्याच्यात अं मागे-पुढं असलं दुसरीकडं job तर ते पण सांगा मंग sir. कसंय sir माझं graduation पूर्ण सगळं झालेलं आहे.

त्यानंतर MSCIT पण झालेलीय. Sir tally ची पण झालेलय. Accounting म्हणून पुढं आपल्याला job असंल mall मधी हे तिकडं ते. मला सांगा ते. हा sir mall मधीपण आहे तुम्हाला job तिथं जाऊन बघा तुम्ही. Mall मधी. तुम्ही तुमचा ITI झालेलाय ना. तिथं जाऊन बघा तुम्हाला भेटणार चांगलं काम आहे बसून. Counter वर bill. हो sir ते आपल्याला accounting चं पण सगळं संपूर्ण माहिती आहे sir. माझं B. Com झालेलयं. त्यामधी पूर्ण accounting आहे sir त्याच्यामुळे माझं tally पण झालेलं आहे. मला हे cash counter म्हणून वर job भेटेल का? Cashier म्हणून. असं कधी बघा ना sir तुम्ही. हा sir mall मधी चालूयं तिथं कामला पाहिजेय तिथं जाऊन बघा तुम्ही. ओर मी हे पण online वरचं सांगतो. Online कामाचं. ते पण करा हे पण करा दोघी करा sir. हेतं सोपंय. तिथं जाऊन बघा त्याचं कसं काम आहे, कसं नाई.

हो sir तुम्हाला तिथं जाऊन Interview द्या द्यावाला लागीन. ते तुम्हाला विचारेन तुम्ही काय शिकलेयं, काय केलंय, काय नाई. तुमचं काय झालं. Education, कितनी तुमची पढाई ते सगळं विचारन तुम्हाला. तुम्हाला ते सांगायचं, तुम्ही तुमचं काय-काय केलं, काय नाई.

File न्यावं लागन का मला job च्या ठिकाणी? हो sir तिथं तुमचं सगळं लागणार. तुम्ही तुमचं ते resume वगैरे सगळं. तुम्ही काय-काय शिकलेयं, कुठं-कुठं काय-काय केलयं, ITI कुठं केली? ते कुठं केली ते सगळं तुम्हाला दाखवायला लागेन. मंग ते तुम्हाला सांगणार. तुमचा number घेणार. मंग तुम्हाला नंतर phone लावणार. मंग तुम्हाला बोलणार phone वर, की तुम्ही या कामाला. Okay sir ते मंग, ते आपण job चं ते send करा मला ते address तुम्ही. ते म mall चंच करून टाकतो मी. कसं मला जवळ पण पडणार माझ्याला जायला-यायला travels ला काई अडचण येणार नाई. Mall चं करून टाका न. Adress send करा नायतर मी त्यान्ला sir ला माझं resume माझं biodata send करतो मंग. Job च सोपं वाटतंय मला. हे काय mall मधी काई अडचण नाई अन असणार आपल्याला. हो sir तुम्ही बघा तिथं जाऊन. मी तुम्हाला whatsapp वर address पाठवून देतो. त्यांचा number पण आहे माझ्याजवळ. त्यांचा number पण देतो तुम्हाला. त्यांच्याशी बोलणं पण करून देतो. तुम्ही बघा तिथं जाऊन sir सोबत बोला. काय कामाचं काय नाई, ते तुम्हाला सांगणार, हे काम आहे असंय-तसंय. तर sir ते job च आ अं आठ घंटे-नऊ घंटे असंन न? का जास्तीत जास्त घंटे-बारा घंटे असं काई आहे? ते mall मधी sir? ते mall मधी अं कुठं-कुठं नऊ घंटे हे, कुठं-कुठं बारा घंटे हे. आता ते sir ला मी इतकं विचारलं नाई. आता तुम्ही जाणारे interview द्यायला.

हो sir. बरं sir ते त्यांचे contact number मला send करा. त्यांचं telephone number पण send करा मला. कसं मी त्यान्ला, मी बोलतो. मी सांगणार त्यांना मला job ची भरपूर गरज आहे sir. त्यान्ला interview मधी पण अं चांगल्यात चांगले उत्तर देऊन देण्याचा प्रयत्न करेल मी sir. कसंय मला job ची भरपूर गरज आहे. हो sir तुम्हाला ते पण करून देतो मी, आणि हे online वरचं पण करून देतो sir. हे पण करा हे पण चांगलंय घरी ब बसून-बसून पण तुम्हाला पगार येणार.